ही एक शाळा असुन त्या शाळेचे नाव न्यू इंग्लिश स्कुल --

बंगल्याला निळा कलर दिलेला आहे. त्या घरासमोर सुंदर अशी नारळाची झाडे दिसुन येत आहेत.

हे एक पोस्ट आफिस आहे त्या पोस्ट आफिस वर --

हे एक सलून असुन त्या सलुनचे नाव हेअर एक्सपर्ट प्रोफेशनल सलुन असे आहे त्या सलुनचे नवीन उद्घाटन झालेले दिसुन येत असुन त्या सलुनच्या समोर --